त्याचा समजा form आला चांगल्या प्रकारे.

एक दोन वर्ष नव्हता form त्याचा ते तरी एवढा चांगला. हम्म एवढा नव्हता भारी form पण आता सध्याला form आलेला आहे. त्याच चांगल्या प्रकारे खेळतो तो.

तुझ्या आवडती movement कोणची विराट कोल्हीची म्हणजी कोणचा match आवडतो विराट कोल्हीचा? विराट कोल्हीचा match ते आपला पाकिस्तान भारत तोच match आवडतो आपल्याला. कारण की त्यो एवढा म्हणजी एवढ त्याच्यावर दबाव होता तरी त्यो चांगल्या प्रकारे batting केली त्याच्यामुळ तोच match आवडतो आपल्याला. हम्म ते Austrelia T twenty world cup झालता ते match ना?

हम्म मला पण तेच आवडतय कारण ज्या वेळेस म्हणजी दिडशे लोकांचा भार त्याच्या खाद्यावर आता आपल्या आख्या भारत देशाचा. आणि तरी पण त्यानं जिंकलं होत. म्हणजी काय खतरनाक batting केली होती विरा दोन हजार सोळाला विरात कोल्हीच्या एका च्या जिवा वर भारत आपला आपल RCB final ला गेली होती.

हावना एवढा जास्त खेळून सुद्धा trophy भेटली नाही आजुन त्याला एक पण. तेचना झाल पंधरा सोळा वर्ष झालं तो मेहनत करतो त्याच्या team मध्ये खेळतोय दर वर्षी. एवढ्या चांगल्या प्रकारे पण trophy एक भेटायला पाहिजे होती या वर्षी. हम्म विरात सोबत अं थोडा हेच problem हे की luck नाही साथ देत त्याला. आता त्याच्या undership मध्ये आपण आता दोन हजार अकराला नंतर समजा धोनी नंतर विराटनं कप्तानी घेतली. पण त्याच्या leadership मध्ये भारत group stage पर्यंत गेला ICC tournament मध्ये final ला गेलाय. final ला बऱ्याच वेळा गेलाय म्हणजे lead factor राहतो समजा तिथुन पुढ trophy ICC tournament जिंकायच ते ही विराट कोल्ही मधी नाही. दोन हजार सतराची पण champion trophy आपल्याला पाकिस्ताननी भारतात येऊन हारिली होती, final ला हारलो होतो. त्याच्यानंतर एकविसला पण विराटच्याच leadership मध्ये semi final ला गेलोत. पुन्हा world chess chamiopnship सुद्धा विराट कोल्हीच्याच undership मधी हारलो आपण.

खेळायला पाहीजे आता तो. पण trophy आता deserve करतोय या वर्षी world cup तरी जिंकायला पाहिजे भारत आता.

हम्म विराट कोल्ही आहे form form ला तीन नंबरला करीन चांगली batting या वर्षी तो India त आहेना world cup हो India तच आहे खेळन ह्या वेळेस चांगल्या प्रकारे कारण की त्याची batting form मध्ये आहे. चांगल्या प्रकारे खेळत आहे.

चांगल आहे. विराट कोल्ही आजुन काय आवडतं विराट कोल्ही बद्दल? विराट कोल्हीची fitness एक पुन्हा चांगल्या प्रकारे त्यो समजा run run machine दुसरा. हां fitness खुप आहे आणि जगातील जेव्हढे athletics म्हणजे asia खंडातला त्याच्या एवढा म्हणजी श्रिमंत व्यक्ती कोणिच नाही ना. हम्म ते खंड आहे.

आजुन विराट कोल्ही म्हणजी sunning between the whikets किती भारी घेतो म्हणजी. त्या इकडून तिकड पळायच्या आसल्या तर, तिकडून इकड पळायच्या म्हणजी जिथ एक run पाहिजे असते तीथ दिन घेतो ह्यो. हम्म ते fitness आसल्यामुळ शक्य होऊ शकतना. कारण की fitness ते चांगल्या प्रकारे dye मारतो हे ते. हम्म ते insident काय होता? ते विरात कोल्हीचे वडील वारले होते काय माहिती आहे का? हा विराट कोल्हीचे बहुतेक इकड match चालू होती आणि विराट कोल्हीचे वडील वारले होते. बहितेक तेरावा की काहितरी होता तर त्या दिवशी विराटनं तेराव क काय सोडुन इकड आलता अन century मरली होती हं हं हं म्हणजी रनजी trophy मध्ये century मारली होती का?

हाव आता धोनी नंतर त्यानच जवळ पास नऊ ते दहा वर्ष Indian cricket समोर नेलय ना. हम्म बरोबर चांगला खेळतो पण हम्म दोन हजार एकोनीसचा पण fifty over च्या world cup ला आपुन याला गेलतोत semi final ला. हो semi final ला गेलतो. विराट कोल्ही चांगल्या प्रकारे खेळला होता त्याच्यात.

हा हाळू हाळू मग cover करीत आला नंतर मग जे shockup झालता त्याच्यात पण number one highest run geter ती Austrelia आलती भारत त्या test मध्ये पण विराट कोल्ही number one त्याच्यानंतर T twenty world cup मध्ये पण number one सगळ्या याच्यात India कडुन highest run score करणारा आपला विराटच होताना मग. एवढा performance भयानक करतो त्यो. खेळाया लागल्यावर.

आणि हे पुन्हा आपलं पाकिस्तानच्या अं विरोधक खुप प्रकारे चांगला खेळतो रे म्हणजी. कसा बी त्याच्यावर दबाव असला काही असु पण त्यो त्याचा जे match आहे तो खेळायच तो बरोबर खेळतो. हम्म भारी खेळतय दबावात त्याला खेळायला आवडतं जास्त. हम्म आणि पुन्हा chess करण्यासाठी तर चांगला player आहे. chess कस असो त्यो chess करण्यासाठी एक चांगला हम्म प्रकारे खेळतो batting हे ते. हं chess करायला त्याला लय आवडतं म्हणजे जेव्हा second जेव्हा batting असती ना chess करायला तर run machine म्हणजी काय म्हणजी ते situation नुसार खेळतो त्यो. म्हणजे किती जरी दबाव आला wicket जरी पडल्या. तरी त्या दबावात त्याला कसा performance करायचा आहे हे चांगल माहिती आहे.

मग आजुन काही माहिती आहे का विराट कोल्हीच पण नंतर अं दिल्ली कडुन खेळायला पाहीजे होता पण विराट कोल्ही पण Bangalore कडुन खेळतोय हं.

सध्या जागतिक तापमान हि पूर्ण जगभरात एक गंभीर समस्या बनलेली आहे उष्ण कटिबंधात येणारे देश तर त्याची झळ मोठ्या प्रमाणावर सोसत आहेत तापमानवाढी चे दुष्परिणाम भयानक रूपाने जाणवत असल्यामुळे त्यावर उपाययोजना करणे अत्यावश्यक झालेले आहे. प्रत्येकजण उष्णते चा दाह सहन करत आहे. शहरी भागात तर खुल्या वातावरणात सुद्धा फिरताना दमछाक होत आहे उन्हाची आणि प्रदूषणा ची झळ ही आरोग्य पुष्ठा वत असल्याने त्वचारोग डोळ्यांचे आजार, डोकेदुखी आणि उष्माघात अशा प्रकारचे आजार मानवा ला जडत आहेत तापमानवाढ आणि प्रदूषणाचा परिणाम म्हणून Ozone थर नष्ट होत आहे. Ozone चा थर हा सूर्या पासून येणारी अतिनील किरणे थोपवून धरतो आणि पृथ्वीचे संरक्षण करतो या थरात झालेल्या कमतरते मुळे सूर्याची अति अतिनील किरणे थेट पृथ्वीवर पडत आहेत

पृथ्वीवरील तापमान कमालीचे वाढलेले आहे उष्णता आणि प्रदूषण कमी होण्यात उपयोगी ठरणारी झाडे तोडण्यात येत आहेत त्यामुळे तापमानात आणखीनच भर पडत आहे आपण प्रत्येका वर्षी कित्येक मृत्यू उष्माघातामुळे झालेले पाहात आहोत तोडण्यात येणारी झाडे आणि जंगले यावर पर्यायी उपाययोजना नसल्याने सगळीकडे शुष्क वातावरणात तयार झालेली आहे एकीकडे वाढते तापमान आणि दुसरीकडे वृक्षतोड यामुळे निसर्गाचा समतोल बिछडत झालेला आहे. आणि भयंकर अशा तापमानवाढीचा सामना आपल्याला करावा लागत आहे तापमानवाढीचे कारणे समजून घेताना आपल्याला मानवी जीवना पद्धती वर प्रश्न उभा करावे लागतील.

जगण्याच्या स्पर्धेमुळे निर्माण झालेले आहेत वाहनांचा वाढता वापर यांत्रिक प्रगती, औद्योगिक क्षेत्रात वाढ, जल, वायु, मृदा अशा प्रकारची प्रदूषणे आणि लोकसंख्या वाढ या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून जागतिक तापमान वाढ झालेली आहे तांत्रिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून आपण फक्त भौतिक सुविधांचा विचार करत आहोत भौतिक विकास साधताना निसर्गाचा विनाश होणे गरजेचे नाही याची जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे लोकसंख्या वाढल्या मुळे आपल्याला मूलभूत गरजा पूर्ण करताना देखील भयंकर स्पर्धेतून पार पडावे लागत आहे त्यामुळे स्वार्थवाढीस लागून कोणीही पर्यावरणाचा विचार करताना दिसून येत नाही तापमानवाढीची उपायोजना म्हणून वृक्षतोड थांबविणे, वृक्ष लागवड करणे, वाहनांची कमीत कमी वापर करणे, दळणवळण सुव्यवस्थित पद्धतीने घडवून आणणे अशा काही बाबी अमलात आणता येतील त्या बरोबरच लोकसंख्या नियंत्रण हे जर उद्दिष्ट ठेवले तर माणूस निसर्गावर आक्रमण करणारच नाही तापमानवाढी हि एक वातावरण निर्माण झालेली अडचण आहे ही अडचण दूर करण्याअगोदर आपल्याला तापमानवाढी ची कारणे आणि लक्षणे समजून घ्यावे लागतील त्याबरोबरच उपाययोजना आखून काम करावे लागल त्या कृतीसाठी खूप वर्षाचा कालावधी लागू शकतो याचीहि जाणीव आपल्याला ठेवावी लागेल तर मग आपण पाहूया जागतिक तापमानवाढीची काही करणे पहिले झाडांची संख्या कमी होणे दिवसेंदिवस Cement च्या जंगला मध्ये होणारी वाढ पृथ्वीच्या पोटातील पाण्याचा अमाप उपसा करणे कारखान्यांचे विषारी वाये वायू हवेत सोडणे दुचाकी आणि चारचाकिंचा वाढता वापर हवामानात carbon sulphur आणि इतर विषारी वायूंचे प्रमाण वाढणे Al nine आणि La nine चा वातावरणात वाढता प्रभाव तर मग आपण का हेक वरील कारणे एका एका पाहूया

तापमानवाढीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे आता हरितगृह परिणाम म्हणजे नेमकं काय याला आपण एका उदाहरणाने समजून घेऊया

अशाच प्रकारची स्तिथी पृथ्वीसोबत मानव सध्या निर्माण करत आहे मानवाच्या पर्यावरणातील हस्तक्षेपामुळे हरितगृह वायूचे वातावरणातील प्रमाण हे पृथ्वीच्या नैसर्गिक पातळीपेक्षा अत्यंत जलद गतीने वाढत आहे याचाच अर्थ पृथ्वीवरील Carbondioxide आणि Methane

त्यामुळे निर्माण होणारा हरितगृह परिणामाची तीव्रता देखील स्थिर आहे नैसर्गिक हरितगृह परिणामामुळे पृथ्वीचे वातावरण उबदार बनून सरासरी तापमान पंधरा celsius एवढे राखले जाते मात्र वाढते प्रदूषण Methane चे उत्सर्जन Oxygen चा अभाव Carbondioxide चे वाढते प्रमाण यामुळे तापमान वाढत चाललेले आहे नैसर्गिक हरितगृह परिणाम नसता तर वातावरणाची सरासरी तापमान Minus वीस celsius इतके खाली गेले असते आणि आपली पृथ्वी बर्फाचा थंड गोळा झाली असती मात्र सध्या याच्या उलट परिस्थिती मानव निर्माण करीत आहे औद्योगिक करणामुळे कारखाने वाढले आहे आणि यामुळे मानवाच्या गरजा देखील वाढत चाललेला आहे मात्र या सगळ्यांपासून आपण पृथवीला हानी पोहोचवत आहोत हे मानव विसरलेला आहे कारखान्यातून मोठ्या प्रमाणात Methane carbon आणि हानिकारक वायू यांचे उत्सर्जन होत असते आणि यामुळेपृथ्वीच्या भोवती असणारा Ozone थर देखील नष्ट होताना दिसत आहे सूर्यावरून पृथ्वीवर जी हानिकारक किरणे येतात त्या पासून Ozone थर आपले संरक्षण करीत असतो मात्र कारखाने वाहन वाढलेले दिवसं दिवस हरितगृह वायूचे उत्सर्जन वाढत असल्याने हा Ozone थर कमी होत चाललेला आहे आणि यामुळे पृथ्वीचे तापमान अधिकाधिक उष्ण म्हणजेच गरम होत चाललेले आहेत. जागतिक तापमानवाढी मुळे अनेक पर्यावरण विषयक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि ते आपल्याला सामना करावा लागत

आताच्या परिस्थितीचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की या शतकात जागतिक सरासरी तापमान दर दशकात शून्य Point तीन ते शून्य Point एक celcius इतके वाढत असते हम्म तर हेच तापमान दोन हजार पंचवीस पर्यंत एक celsius ने वाढेल याचाच अर्थ दिवसेंदिवस आपली पृथ्वी अधिकाधिक गरम आणि निस्तेज होत जाईल मात्र मानवाने हरितगृह वायूचे उत्सर्जन नियंत्रणात आणली तर ही तापमान वाढ नक्कीच कमी होण्यास आपल्या ला मदत मिळेल जागतिक तापमानवाढी महे अनेक पर्यावरण विषयक समस्या नष्ट झालेले निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे पृथ्वीवरील दुर्मीळ जीवांचा नाश तर होतच आहे यासोबत गंभीर महासागरांच्या अमलीकरणा सारख्या समस्या देखील गंभीर रूप धारण करत आहेत आताच्या परिस्थितीच्या अभ्यास केला असता असे लक्षात येते की या शतकात सरासरी शून्य Point तीन ते शून्य Point एक celsius अशे वाढत आहे याचाच असं अशे दिवसेंदिवस आपले पृथ्वी अधिकाधिक गरम होत चाललेली आहे जागतिक तापमानवाढीचे दुसरे कारण म्हणजेच अं शहरीकरण श आजकाल आपण सर्वकडे पाहतो सगळीकडे वाढते शहर होत चाललेले आहे त्यामुळे तापमानात सुद्धा वाढ होत चाललेली आहे पृथ्वीच्या भोवतालचे वातावरणाचे तापमान वाढणे म्हणजे जागतिक तापमान वाढ अशे म्हणता येईल मात्र याला देखील बरेच कंगोरे आहेत अच्छा हा हवामानाचा विचार करता पावसाळ्यात चटके लागणारे ऊन भर उन्हाळ्यात पाऊस तर हिवाळ्यात देखील उन्हाळ्या सारखी ऊन याला जागतिक तापमानवाढीचे परिणाम म्हणतात मात्र आपण Social media वर या सगळ्यांचा हवामान बदलीची खिल्ली उडवून मोकळे होतो उन्हाळ्यात पावसाळ्याची मजा घेता येते म्हणून या सगळीक सगळ्या समस्या आपण कळत नकळत पणे दुर्लक्ष करत आहोत जालन्याचा वातावरण सध्या, weather मुळे लई खराब आहे. इथे पाणी पडत आहे. लई बिजल्या वैगरे कडत कडकत आहे.

मोठा परिणाम लोकं लोकांवर होत आहे. लोक भी भेवत भीत आहे. आणि त्यांनतर इथं इतका पाऊस पडलाय. कि शहरात पूर्ण पाणीचं पाणी झालेलं आहे. इतकं वातावरण खराब झालेलं आहे कि, सडकावर पूर्ण पाणीचं पाणी दिसत आहे. आणि त्यानंतर त्या बाजूच्या गावात, सुद्धा इतका पाणी पडलेला आहे. आणि जाफराबाद जाफराबाद आणि इकडे वरतून, हे गावात, इतका पाऊस पडलायं आणि, तिथं सुद्धा झालेली आहे. चा सडा सुद्धा पसरलेला आहे. या बर्फाच्या गोला गोल्यात, मोट मोठाले आणि लहानेपनसुद्धा पडलेले आहेत. आणि ज्या लोकांच्या घरावर पत्रे होते ते पत्रेसुद्धा उडून गेलेले आहेत. इतका वातावरण खराब झाल्यामुळे, तिकडे इतका पाऊस झालायं. कि लोकं घराच्या बाहेरसुद्धा गेले नाही. पडतुरचा तसाचं सुद्धा झालेला आहे. रानात, शेतात पाणीचं पाणी आहे. आणि ते जंगलाचा area असतं तिथं पाणीचं तला तळाव सुद्धा झालेला आहे. इतका पाणी जमलेला आहे कि चार-चार, पाच-पाच, सहा-सहा फूट पाणी तिथं जमलेला आहे. इतकं वातावरण गंभीरपणे, खराब झालेला आहे. त्यांनतर, गोंदीये येथे पण इतके पडलेले आहे. कि तिथं तलावामध्ये दोन इंचिचे, सडे सुद्धा पोहवताना दिसते बर्फाचे. आणि इकडे इतकं वातावरण खराब, तीथेबी झालेलं आहे. कि त्यांच्याल लोक अं घराचे बाहेर सुद्धा निघत नाही. आणि, परतुडचा झालायं, तीकडेपण जातीत जास्त पाणी झालेला आहे. जालन्यामध्ये पाणी झालेला आहे. त्या जालन्यात इतकं वातावरण खराब होताना,

तिथे सुद्धा इतका पाणी झालेला आहे. कि त्या वेशीत, वेशीतच्या भागाला इतका पाणी झालेला आहे कि. इतका वाहत आहे कि रस्ते सुद्धा बंद झालेले आहे. आणि गावात दुसऱ्या ठिकाणी गणपती, गल्ली म्हणून, गणपतीचा जे मंदिराचा परिसर आहे. त्या मंदिराच्या परिसरात, इतका पाणी झालेला आहे. त्याच्यात सुद्धा दोन road बुडून गेलेले आहे. इकडचा माणूस तिकडे जात नाही. आणि तिकडचा माणूस इकडे येत नाही. इतका पाणी झालेला आहे. तरी त्या भागात, पन्नास-पन्नास कोट साठ-साठ कोट डुबलेला आहे. या त्यात मोठं मोठे खड्डे सुद्धा झालेले आहे, पावसामुळे. आणि,

त्यांनतर ते बाजूचे ते कौंदी गल्ली म्हणून परिसर आहे. त्या परिसरामध्ये सुद्धा गा घरात पाणी घुसलेला आहे. त्या इतका वातावरण खराब झालेला आहे. पावसाचा, बे मूस बे मौसम, आणि तिथं, पडत आहे. त्यांनतर मौसमाचा इतका भारी परिणाम झा झाला आहे. त लोक घराच्या बाहेरसुद्धा निघत नाही आणि या परिसरात कोणताही वाहतूक सुद्धा चालत नाही. कारण कि तिथे पाच-पाच, सहा-सहा फूट पाणी आहे. आणि ते वाहत आहे. त्याच्यामुळे ते तिथं कोणी लोक जात पण नाही. कारण कि तिकडे गेले तर, पावसात गाड्यासुद्धा जायचा भय आहे. म्हणून तिकडे कोणी जात नाही. आणि त्यानंतर, गोलापांगरी, नावाचा एक गाव आहे. त्या गावात एक मोठी नदी आहे. मोठी नदी आहे. त्या नदीला इतका पूर आलेला आहे कि, लोकांच्या घरात पाणी घुसलेला आहे. आणि, अं ते किनारपट्टी, गावामध्ये ते किनारपट्टी असतात. ते त्या किनारपट्टीवर लोकांचे सुद्धा आहे. जमीना, आहेत. ते जमिनीचे वीस-वीस फूट मातीसुद्धा त्याच्यात बा वाहून गेलेली आहे. इतका मोठा पूर आलेला आहे. त्या पूर अं पुरच्या,

गावचे लोक तिकडे अं गावाकडे जात जा जाता येत नाही. आणि तिकडचे गावचे तिकडच्या गावात जात पण सुद्धा येत नाही.

असा वातावरण झालेला आहे. आणि जे मोठा पूल बांधलेला आहे. ते पुलावर मोठ-मोठाल्या गाड्या चालतात. तिथपर्यंत पाणी आलेलं नाही. आणि, त्याच्या बाजूलासुद्धा एक गाव आहे. ते गावात बर्फाचा इतका मोठा सरडा स अं सडा पडलेला आहे. त्या सड्यात तीन-तीन, चार-चार इंचची जमिनीवर परतं सुद्धा झालेली आहे. आणि ते जमलेयं, तिकडे. आणि काई काई भागात, इतका सडा पडलेला आहे, कि तीन-तीन, चार-चार फूट जमिनीवर सडासुद्धा पडलेला आहे. आणि, नांदी गो नांदी सुद्धा त्या एक परिसरात, पावसाचा इतका फटका पडलेला आहे. कि तिथे शेतातले वाहून गेलेली आहे, माती. त्या मातीमध्ये, माती वाहून गेल्यामुळे, तिथले खडकाचे जे जमीन आहे ती वरती आली. आणि माती वाहून गेली नदीत, नाळ्यात. तिथे बी, लई परिणाम भारी झालेलेयं. आणि त्यानंतर, इकडे दुसरे परिसरात पण सुद्धा इतका पाऊस झालेला आहे. चौफुली म्हणून अंबड चौफुली, किनगाव चौफुली म्हणून एक परिसर आहे. ते परिसरातसुद्धा ते परिसरामध्ये सुद्धा इतका पाऊस झालेला आहे. त्याच्या खालच्या बाजूलासुद्धा एक मोठी नदीयं नदी आहे. तेच नदी गोलापांगरीला जात आहे. तेच नदीचं जे पाणी आहे जे, त्यालापण पूर आलेला आहे. गावातले जे जास्तत-जास्त जे असतात, शेती असतात. त्याची जमीनसुद्धा वाहून त्या नदीमध्ये गेलेली आहे.

अंबडच्या दुसऱ्या भागीत, अं तलावाचे, इतका पाणी आलाय त अं तलावाला. कि त्या तलावात एक अं उंच,

ते कधीबी माती पाणी सोबत वाहून जाऊ शकते. त्याच्यामुळे सुद्धा मोठा पूर येण्याचा, सुद्धा आहे. दुसरे शेत अं शेतकऱ्यांना. कारण कि ती उंची अं उंची भीत आहे त्या भीतीवर लई मोठा मातीचा ढिगारा टाकलेला आहे. त्याचे एक-एक उंची एक फूट खाली राहिलेला आहे पाणी. अन ते दुसरीकडलं दुसरीकडून मोठा दुसरीकडून पाणीचा नाळा,

आणि ते दगडं वगैरे ते अं मुरूम त्यांच्यातून वाहून मोठा गड्डा झालेला आहे. आणि ते नाळा जितका मोठा होता आता नदीसारखा झालेला आहे. त्या नदी, सारखे नाळ्यामध्ये माश्यासुद्धा वाहून गेलेले आहे. माश्यासुद्धा वाहून गेलेले दिसतात. लोकाचे माश्या, सुद्धा धरतात. आणि ज्या तळावर पाणी जमलेला आहे गावचा, येत आहे. ते लई जास्त प्रमाणात, त्या तळावर तळ्यात पाणी येत आहे. आणि ते खूप भरलं आहे. तळावाच्या, तीनशे feet, चारशे feet पर्यंत पाणी गेलेलं आहे बाजूला. आणि इतका पाणी पडल्यानंतर, ती जागा कमी झाली आणि ते मोठा झाला. तलाव मोठा झालेलायं. अन तलावाचे मच्छया पालनाचे, जे मच्छया असते, माश्या ते वाहून गेलेले आहे. आणि काही माश्या गावाकडेपण वरती चढलेल्या आहे. लोक गावात सुद्धा माश्या धरतात. आणि औरंगबादसुद्धा.

फक्त पावसाचा मोठा, तिथं वातावरण खराब झालेला आहे. तिथंसुद्धा लई पाणी पडलेला आहे. आणि म्हराठवाड्याच्या लई मोठे मोठ्या भागात, पाणी पडत आहे. ढगंसुद्धा वरती दिसत आहे. अन ते ढगंसुद्धा पाणीने भरलेले दिसते. त्यांनतर, कुठंबी पाऊस प पाऊस पडू शकतं. त्यांनतर आंध्रला सुद्धा ते पाऊस जाऊ शकतं. कारण कि ते तिकडे जात हवाने जात होतं. जात आहे. तिकडेसुद्धा पाणी पडण्याची संके संकेता आहे. हॅलो

हॅलो आवाज येतो का तुला? हो आत्ता येते. जे काय बोलले ना ते काय झालंच नाही असं वाटतं. आत्तापासून झालं, हो मला पण.